ते पुलाच्या ते हे दिसतायत आजूबाजूचे झाड दिसता आहेत.

ते फुलाचे चित्र दिसत आहे माग ते ता --

आपल्याला हे चित्र एका बांधकामाच चित्र दिसत आहे तो जीना टाकायचा त्याच्यात तिथं भरपूर माणसं आहेत. लाईट लावलेला आहे.

तिथ लाईटा दिसत आहे. अंधार दिसतोय. अंधार दिसतोय. आपल्याला लाइटांचा फोकस पडलेला दिसतो आहे.